मोझिल्ला फायरफॉक्स मधील एक्सटेन्शन्स वरील पाठात स्वागत
ह्या पाठात शिकणार आहोत एक्सटेन्शन्स किंवा add ओएनएस
एक्सटेन्शन्स इन्स्टॉल करणे
सुचविलेली एक्सटेन्शन्स
येथे आपण उबुंटू 1004 वर फायरफॉक्स 70 वापरणार आहोत
फायरफॉक्स ब्राऊजर उघडू
डिफॉल्ट रूपात याहू चे होमपेज उघडेल
एक्सटेन्शन्स किंवा add ओएनएस म्हणजे काय
एक्सटेन्शन्स मुळे फायरफॉक्स ब्राऊजरमधे नवी फीचर्स समाविष्ट करता येतात
उपलब्ध फीचर्समधे सुधारणा करता येते
तुमच्या प्रेफरन्स नुसार ब्राऊजर कस्टमाइझ करता येतो
एक्सटेन्शन हा फायरफॉक्स ब्राऊजरचा भाग आहे
त्यामुळे ब्राऊजरची क्षमता वाढते
आपण अशी एक्सटेन्शन्स इन्स्टॉल करू शकतो जी जाहिराती किंवा पॉपअप्स रोखेल
वस्तूंच्या किंमतीची तुलना करेल
तसेच हवामानाची अद्ययावत माहिती दाखवेल
ग्रॅब एंड ड्रॅग एक्सटेन्शन इन्स्टॉल करू
त्या मुळे तुम्हाला वेबपेजेस विविध पध्दतीने स्क्रॉल करता येतील
ग्रॅब एंड ड्रॅग फंक्शन अडोबे एक्रोबॅट प्रमाणेच आहे
मेनू वरील टूल्स खालील add ओएनएस क्लिक करा
add ओएनएस मॅनेजर टॅब उघडेल
किंवा add ओएनएस मॅनेजर टॅब उघडण्यासाठी CTRLShiftA कीज दाबू शकतो
add ओएनएस मॅनेजर मधील डाव्या पॅनेलमधे उपलब्ध पर्याय दिसतील
डिफॉल्ट रूपात गेट add ओएनएस पर्याय निवडल्याचे लक्षात येईल
डाव्या पॅनेलमधील सिलेक्ट केलेल्या पर्यायाची माहिती उजव्या पॅनेलमधे दिसते
म्हणजेच येथे add ओएनएस चे कार्य आणि ते कसे वापरायचे हे सांगितले जाते
इन्स्टॉल करण्यायोग्य add ओएनएस ची यादीही दिलेली असते
आता नवे Add on ग्रॅब एंड ड्रॅग इन्स्टॉल करू
प्रथम उजवीकडे वर कोप यात असलेल्या सर्च बार मधे ग्रॅब एंड ड्रॅग टाईप करून एंटर दाबा
उजव्या पॅनेलमधे आपण दिलेल्या नावाशी मिळत्या जुळत्या add ओएनएस ची यादी दिसेल
ड्रॅग हा शब्द असलेले सर्व add ओएनएस येथे दाखवले गेले आहेत
सूचीतील पहिले नाव ग्रॅब एंड ड्रॅग बरोबर जुळत असल्याचे दिसेल
इन्स्टॉल वर क्लिक करा
बहुतांश सॉफ्टवेअर प्रमाणे काही add ओएनएस साठी देखील end यूझर लायसेन्स एग्रीमेंट्स असतात
end यूझर लायसेन्स एग्रीमेंट च्या डायलॉग बॉक्सवरील एक्सेप्ट एंड इन्स्टॉल क्लिक करा
add ओन डाऊनलोडींगचा प्रोग्रेसबार उघडेल
पुढे add ओन विल बीई इन्स्टॉल्ड व्हेन यू रिस्टार्ट मोझिल्ला फायरफॉक्स असा मेसेज दिसेल रिस्टार्ट नोव वर क्लिक करा
फायरफॉक्स ब्राऊजर बंद होऊन पुन्हा उघडेल
add ओएनएस मॅनेजर नव्या टॅबमधे उघडेल
एक्सटेन्शन्स टॅबच्या उजव्या पॅनेलमधे ग्रॅब एंड ड्रॅग एक्सटेन्शन दिसेल
आधी केल्याप्रमाणेच स्क्रॅप बुक हे आणखी एक एक्सटेन्शन इन्स्टॉल करू
स्क्रॅप बुक मुळे तुम्हाला वेबपेजेसचा संग्रह सांभाळता येतो
इन्स्टॉलेशन प्रोग्रेस बार आणि फायरफॉक्स बंद करून पुन्हा सुरू करण्याचा मेसेज वेगळा दाखवला जाणार नाही
ते स्क्रॅप बुक बारवर दाखवले जाईल
रिस्टार्ट नोव वर क्लिक करा
फायरफॉक्स मधे स्क्रॅप बुक इन्स्टॉल झाले आहे
पाठात थांबवून एक असाइनमेंट करू
फायरफॉक्स ब्राऊजरमधे add ओएनएस मॅनेजर उघडा
गेट add ओएनएस पर्यायातील add ओएनएस च्या दिलेल्या यादीतील एक नवा add ओन इन्स्टॉल करा
Add ons मॅनेजर तील एक्सटेन्शन्स पर्याय वापरुन तुम्ही व्यवस्थापित करा
म्हणजेच एड डिलीट किंवा अपडेट करणे
फायरफॉक्स ब्राऊजरमधे add ओएनएस मॅनेजर टॅब वर क्लिक करा
डाव्या पॅनेलवरील एक्सटेन्शन्स वर क्लिक करा
उजव्या पॅनेलवर आता कॉम्प्युटरवर इन्स्टॉल केलेली एक्सटेन्शन्स दिसतील
स्क्रॅपबुक बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ते सिलेक्ट करून मोरे वर क्लिक करा
स्क्रॅप बुक ची विस्तृत माहिती दिसेल
एक्सटेन्शन संदर्भात जाणून घेण्यासाठी वेबसाईट च्या लिंक वर क्लिक करा
आता डाव्या पॅनेलवरील एक्सटेन्शन वर क्लिक करा
प्रत्येक एक्सटेन्शन साठी प्रेफरन्स सेट करता येतात अक्षम किंवा ते काढून टाकता येते
ग्रॅब एंड ड्रॅग सिलेक्ट करून प्रेफरन्स वर क्लिक करा
ह्या डायलॉग बॉक्सद्वारे प्रेफरन्स सेट करू शकतो
डायलॉग बॉक्समधून बाहेर पडण्यासाठी कॅन्सेल क्लिक करा
आता स्क्रॅप बुक सिलेक्ट करून प्रेफरन्स क्लिक करा
स्क्रॅप बुक ऑप्शन्स आणि ग्रॅब एंड ड्रॅग प्रेफरन्स ह्यांचे डायलॉग बॉक्स वेगळे असल्याचे दिसेल
त्यामुळे प्रत्येक एक्सटेन्शन ची वेगवेगळी सेटींग्ज असतात ज्या बदलता येतात
एखाद्या एक्सटेन्शन साठी प्रेफरन्स चे बटण दिसत नसेल तर याचा अर्थ त्यासाठी प्रेफरन्स उपलब्ध नाहीत
स्क्रॅप बुक ऑप्शन्स डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी क्लोज क्लिक करा
बहुतांश सॉफ्टवेअरप्रमाणेच add ओएनएस ही नियमित अपडेट करता येतात
स्क्रॅप बुक अपडेट करण्यासाठी त्यास सिलेक्ट करून त्यावर राईट क्लिक करा
नंतर फाइंड अपडेट्स क्लिक करा
अपडेटस उपलब्ध असल्यास अपडेट बटण दाखवले जाईल
add ओन अपडेट करण्यासाठी त्यावर क्लिक करा
स्क्रॅप बुक साठी अपडेट नसल्याने अपडेट बटण दिसणार नाही
आणि शेवटी जर एक्सटेन्शन चा उपयो ग करायचा नसेल तर डिसेबल बटण क्लिक करा
कॉम्प्युटरमधून एक्सटेन्शन काढून टाकायचे असेल तर रिमूव्ह क्लिक करा
आपण एक्सटेन्शन्स बद्दल जाणून घेतले
फायरफॉक्स मधे आणखी पर्याय उपलब्ध करून कामे सुरळीत करण्यासाठी एक्सटेन्शन्स वापरतात
विविध add ओएनएस बद्दल जाणून घेण्यासाठी गेट add ओएनएस वापरू शकतो
जे उपयोगी add ओएनएस असतील ते सिलेक्ट करून इन्स्टॉल करू शकतो
फायरफॉक्स एक्सटेन्शन्स बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी फायरफॉक्स वेबसाईटला भेट द्या
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
ह्या पाठात एक्सटेन्शन्स म्हणजे काय एक्सटेन्शन्स इन्स्टॉल करणे एक्सटेन्शन्स सुचवणे हे शिकलो
असाईनमेंट
वेबमेल नोटिफायर हे एक्सटेन्शन शोधा
ते कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करा
ह्या एक्सटेन्शन ची फीचर्स आणि अकाऊंटमधील न वाचलेले मेल्स बघण्यासाठी त्यांचा कसा उपयोग होतो ते शोधा
एक्सटेन्शन डिसेबल करा
नंतर फायरफॉक्स मधून काढून टाका
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद